पांढरी ही एक सोसायटी आहे. पांढर्‍या रंगाची एक सोसायटी आहे किंवा शाळा आहे.

ये चित्रीकरनामध्ये मला रिक्शा दिसत आहे व एक पुढे दुचाकी दिसत आहे रिक्शा ही काळ्या रंगाची दिसत असावी --

आपणास हा एक हॉल दिसत आहे व भरपूर साऱ्या खुर्च्या दिसत आहेत. ह्या एक लाकडी खूर्च्या आहेत असे मला वाटत आहेत. इथे नवरा नवरीचे लग्न असावे.

या चित्रीकरणामध्ये अपना डॉक्टर मधुकर राव वासनिक व शैक्षणिक शैक्षणिक--

या चित्री की करणा मध्ये मला बांधकाम केलेले हे बांधकामाचे मला इथे दृश्य अम मला इथे दिसत आहे.

या चित्रिकीकरणामध्ये निळे-निळे आकाश दिसत आहे हिरवी-हिरवी झाडे दिसत आहे.